याच नाव भरपुर गाजलेल आहे.

जागा नाही तरी पण तो आत घुसायचा प्रयत्न करत आहे.

एक मुलगा पण सायकली वरती उभा आहे याच्या मध्ये.

लोकांच्या प्रतिष्टेच मंदिर आहे.

हायवे म्हणतो आपण त्याला.

कोणी कार्यक्रम एकदा झाल्यासारख ते दिसत आहे.

किराणा दुकानातला हा फोटो आहे.

सूर्यास्त किंवा सूर्यदव्याच्या वेळी हा काढलेला फोटो आहे.

डोंगराच्या वरचा आणि खालचा पुर्ण भाग त्याच्या मधी दिसतोय.

पाऊस संपल्याच्या नंतरचे वातावरण आहे.

हा एक जुन्या काळातील गड किल्याचा फोटो आहे.